हा एक सुंदर असा डोंगराळ वातावरण असेल बहुतेक अ डोंगर भाग आहे.

आणि दगडाच खूप सुंदर अस अ देखण्याला हे एक आहेत आणि मूले फोटो काढत आहेत.

हा एक पुराणिक किल्ला असू शकते कारण लोखंडी दार आपल्याला दिसत आहे.

नेण्यासाठी प्रयत्न करत आहे काही लोक काही व्यक्ति बसलेले आहेत आणि रेती रेतीचा भाग असा दिसत आहे बहुतेक हा किनाऱ्याचा--